काय नाही गं. अशीच बसलीये.

पुढे काय प्रोग्रॅम चालणार तुझे मग?

अरे आफ्टर एक्झाम्स तर मला, मी पण खूप ठरवलं कि आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया. कारण ट्वेल्थ मुळे तर कुठेच जायला भेटलं नाहीये. हा. आणि प्लस आता एक थोडा रिलॅक्स टाइम आहे तर फिरून घेतलं पाहिजे एवढा वेळ. परत मग कॉलेज लाईफ स्टार्ट झाली. आपल्याला परत टाइम नाही भेटणार. अरे ट्वेल्थ आता बघ ना, पूर्ण वर्ष ट्वेल्थचं तर आपलं असंच गेलंय. किती टेंशन मध्ये. ना कुठे खायला वेळ आहे. ना कुठे झोपायला वेळ आहे. नुसता लोड आहे अभ्यासाचा.

त्याच्यामुळे तर मग आफ्टर ट्वेल्थ तर नक्कीच मी फिरायला कुठेतरी जाणार आहे.

माझे पण खूप प्लॅन्स चाललेत फॅमिली बरोबर वगैरे. फ्रेंड्स बरोबर वगैरे. आता बघुत कशे वर्क आउट करतात ते. हा ना. कारण माझे फ्रेंड्स तर आता पासनंच ठरवतायेत कि आपण इकडे ट्रेकिंगला जाऊया बोलतायेत. असंच कुठेतरी मॉल्स मध्ये जाऊया बोलतायेत. चौपाटी. असे स्कुल फ्रेंडच वेगळं चालू आहे. कॉलेज फ्रेंडच वेगळं चालू आहे. क्लास फ्रेंडच आपण तर जाऊया नक्की कुठेतरी हा. आपला तर प्लॅन केलाच पाहिजे आता.

येस. बरोबर आपण गर्ल्स सगळे मिळून कुठेतरी गेलंच पाहिजेत. बघ ना आता आपण माहित पण नव्हतो आपण एकमेकांना आणि आता भेटलोय. एलेव्हन्थ, ट्वेल्थ आणि आपली बॉण्डिंग तर किती स्ट्रॉंग झाली आपलय सगळ्यांची. प्लस आपण जास्त फॅमिली पेक्षा जास्त वेळ आता एलेव्हन्थ, ट्वेल्थला एकमेकांबरोबर नंतर क्लास तो जो बॉण्ड वेगळाच तयार झालाय. हो ना. म्हणजे घरी जरी गेलो तरी पण आपण एकमेकांना कॉल करतो. कारण क्वेरीज असतात तर आपल्याला त्या त्याच्यासाठी पण आपण एकमेकांशी बोलतो. म्हणजे आपण घरी तर काय जेवायला, झोपायलाच असतो.

आणि प्लस एक तो बॉण्ड तयार झाला कि आपल्याला तोंडात एकमेकींचंच नाव असतं सारखं. लिटरली घरी गेल्यावर पण आपण कधी कधी एकमेकींच्या नावानेच बोलत असतो. हा मग काय. अरे सवय झालेली असते. ती पटकन मोडतच नाही. आता तर टेंशन आलंय. ट्वेल्थ नंतर तर आपण माझं काहीतरी वेगळं असेल. त्याच्यामुळे आताचे तरी आपण हे दिवस शेवटचे तरी आपण एन्जॉय करूया.

हा आणि प्लस एकदा आपण आपल्या करियरच्या तयारीत लागलो तर मग आपल्याला फ्रेंड्ससाठी तो तेवढा टाइम नाही भेटत. आता बोलतो तेवढं. आता आपण बोलतो आपल्याला काही वाटत नाही. आपण स्कुल फ्रेंड्सला आता एवढं कुठे भेटतो. जेवढं आपण स्कुल मी, अधे असताना कनेक्ट होतो.

हो बघ ना आता. एकतर आपली ऑल रेडी नाईन्थ आणि टेंथ ऑनलाईन झाली. त्याच्यात तेव्हाच आपला ब्रेक झाला फ्रेंडशिप मध्ये. त्याच्यानंतर इलेव्हन डायरेक्ट आपण कॉलेजला हि आलो. त्याच्यामुळे स्कुल पण वेगवेगळ्या फिल्डमध्ये गेले. कुणी सायन्स घेतलंय, कुणी आर्टस्. आपण पण कॉमर्स.

मग हे कसं एन्जॉयमेंटचे दिवस आहे आपले व्हॅकेशन्स म्हणजे. कुठे जायचं मग? म्यूट केलंस. हा बोल. बोल. माझे तरी खूप प्लॅन्स ठरलेत. कारण फ्रेंड्स तर बोलतात आपण ना ट्रेकिंग ला जाऊया कुठेतरी.

तस मला पण खूप ट्रेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे. मी पण इन्व्हॉल्व होऊ शकते प्लॅन मध्ये या. हा चालेल ना. मी सांगेल तुला आमचं ठरल्यावरती . कारण मला तर आपण रायगड ट्रॅकला गेलेलो तेव्हापासनं तर खूपच ट्रेकिंग आवडलीय.

हो हो. मग काय. ते गडचं पण थोडंसं पाय वगैरे दुखत होते. पण चालेल मजा पण तेवढीच आली. तो एक वेगळाच एक्सपीरियन्स होता. आपण कधी असं एक्सपीरियन्स घेतला नव्हता. आणि तो घेतला फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम ना. लहानपणापासून फर्स्ट टाइम. असं ऐकलं होतं कि गड असे असतात. पण जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा बघितलं तेव्हा खूप भारी वाटलं. हो आणि ते फील पण एक वेगळाच आला. आपण फुल असं एवढं चढत गेलो.आणि मग मजा केली एवढी फ्रेंड्स बरोबर. मग ते ट्रॅव्हलिंग करताना. हा आणि तिकडचे जे गाईड होते ते प्रत्येक ठिकाणी जे सांगत होते. त्या ठिकाणाचं महत्व, ते ऐकून तर अजून भारी वाटत होतं. त्यांचे पोवाडे ,ते पण

तो स्प्रिंग सिजनमध्ये तर बापरे मजाच मजा होती आपली. हो. लास्टला खाली पायऱ्या उतरताना तर बापरे किती जोरात पाऊस येत होता. हा. नंतर अंग दुखलं रात्री घरी आल्यावर. बट ती एक मजा वेगळीच येते. ती एक मेमरी

मग काय. खासकरून वे पूल मध्ये तर खूप मजा आलेली. आपल्या दोघींची तर किती मजा केली आपण.

या. आणि प्लस म्हणजे क्लासमध्ये ना असं एक काय म्हणतात वेगळीच मजा येते. म्हणजे क्लासमध्ये यायला बोर नाही व्हायचं अदिती. आपण एन्जॉय करतो एकमेकांबरोबर.

हा ना. आपली एक अटॅचमेंट बनून गेलीय. जी आता ना आपण जर कुठे डिव्हाइड झालो तिथे खूप आपल्याला त्रास होणार आहे. आपण ऍटलीस्ट एक-दोन दिवस तरी असं लांब गेलो तरी असं वाटतं कि यार परत कधी क्लासला जातोय. हो ना. आणि प्लस क्लासमध्ये जे आहे आपल्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी होत्या त्या तर अजूनच धमाल होत्या सगळ्या. सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेशन प्लस ते डीजे पार्टीज, दिवाळी सेलिब्रेशन ते बापरे. आपला क्लास तर बघ ना, अभ्यास पण करतो प्लस आपल्याला मस्त एन्जॉयमेंट करण्यासाठी डीजे पार्टीज अरेंज करतात. नाहीतर कोणत्या क्लासला एवढं केलंच नाहीये. तेच ना आणि आपल्यासाठी एक मेमरीज तयार होतात. त्या अशा ट्वेल्थच्या मेमरीज म्हणजे ट्वेल्थच्या मेमरीज असतात कि आपण खूप अभ्यास केला. आपल्या खूप वेगळ्या मेमरीज आहेत कि आपण एन्जॉय केलं ट्वेल्थ. हो ना. आपण खूपच. आपल्या क्लासमध्ये आपण खूप धमाल केलीय. एक तर आपण आपले दोन बेंच तर आपण खूप मजा केली. येस आणि आपला ग्रुप म्हणजे बापरे बस मला तर त्या ग्रुपच्या बाहेर जावं असं वाटायचं नाही क्लासमध्ये असताना. आपल्याला वाटायचं एवढीच जणं बस आहेत. कशाला बाकीच्यांबरोबर इंटरॅक्ट करायचंय. हो बरोबर.कारण आपण एवढी मजा करतो.आपले टॉपिक्सच वेगळे असतात. आपली बोलण्याची, एकमेकांना चिडवणं हे नंतर मी खूप मिस करणार आहे ट्वेल्थ नंतर.

हा आणि प्लस आपण कुणाला असं ब्लेम पण नाही करू शकत. बिकॉज सगळे करियरच्या मागे धावण्यात बीजी असणार आहेत हो ना आता तुला माहितीये का माझे पण फ्रेंड्स आहेत ना ते आम्ही लहानपणापासनं एकत्र आणि ते लोकं आता जाणार आहेत. काय पण मला थोडंसं वाईट वाटतंय. पण त्यांना पण जावंच लागणार आहे. ऑफ कोर्स कारण ते शिफ्ट होतात. कारण त्याला पण वेगळं काहीतरी करायचंय. तिला पण वेगळं करायचंय. त्याच्यामुळे त्यांना शिफ्ट होणं गरजेचंच आहे.

बाय द वे पण फ्रेंड्स नी करियरला प्रायोरिटी आपण दिली पाहिजे. हि पण एक गोष्ट आहे. हो जर फ्रेंडशिप ट्रू असेल ना तर प्रत्येक जण एकच काहीतरी अचिव्ह करणार आणि परत भेटणार ना.

हा जर तू करियर करणार तर प्रत्येक फ्रेंडने आपण जर करियर केलं तर प्रत्येक भेटूही शकतो आपण. प्रत्येक जण नंतर. आणि आपण असं विश करू शकतो कि आपल्या सगळ्या फ्रेंड्सचं चांगलंच करियर व्हावं. हो कारण जर आपण जर अख्ख वर्षच नाहीत ना. आपण जर मेन आता जर चार-पाच वर्ष इन्व्हेस्ट केले, तर मग आपण नंतर सगळ्यांनी जर आता मेहनत घेतली, तर नंतर आपल्याला काही टेंशन नाही. हो ना आणि मी आता अशी वाट बघतीये कि आपल्या फेअरवेलचं कसं आहे. मला फेअरवेलला एवढं असं वाईट वाटणार. ते सगळ्यांना सोडून जायला. बापरे. मी पण माझी पण हालत खराब होणार आहे. कारण आपण कॉलेज लाईफ तर काही एन्जॉय केलीच नाहीये. बघ तू कारण एलेव्हन्थ आपली ऑनलाईन झालीय. कारण ट्वेल्थ पण जरी नॉर्मल चालू झाली

पण आपण क्लासला एवढा वेळ असतो कि आपण फक्त अटेन्डन्स साठी गेलो त्याच्यामुळे कॉलेजमध्ये मी पण एवढे फ्रेंड्स केले नाही. जेवढा टाइम आपण क्लासमध्ये घालवलंय ना तेवढा कॉलेजमध्ये घालवलाच नाहीये.

हो ना आणि ते सगळ्यांना बाय बोलणं म्हणजे खूप डिफिकल्ट गोष्ट असणार आहे आपल्यासाठी.

आणि त्यात ऑफ कोर्स यार क्लासमधून बेंचेस वर बसून तिकडे एन्जॉय केलंय. ते सगळं खूप असं मेमरीज कि ज्या मॅटर करतात. असं वाटतं स्कुल आणि हा राज क्लास कारण मी आधीपासून क्लासला होती. पण ना तेव्हा सोडताना काही वाटलं नाही. पण आता हि ट्वेल्थ ह्या दोन वर्षांमध्ये एवढं वाईट वाटतंय ना कि

म्हणजे जेव्हा पण सेंड ऑफ असेल ना तेव्हा तर खूप वाईट वाटणार आहे. कारण स्कुल सोडताना जेवढं दुःख झालंय ना तेवढंच दुःख आता आपल्याला क्लास सोडताना होणार आहे.

हो आणि प्लस राज क्लासमध्ये फक्त दोन वर्षातच खूप मेमरीज क्रिएट केल्या. ज्या आपण फुल लाइफटाइम आपल्या बरोबर ठेवणार आहेत आणि एवढे फ्रेंड्स क्रिएट केलेत ना जे आपल्याला बरोबर राहणार आहेत. रिएली ट्रू फ्रेंड्स बोलतो ना आपण त्या टाईपचे आहेत सगळे. हो बरोबर बोललीस. कारण आपला हा ग्रुप आहे ना मला तर कधी नाही वाटतं कोण कुठे सोडून जाणार. कारण आपली फ्रेंडशिप खरंच खूप ट्रू आहे. हा आणि प्लस मग ट्वेल्थ नंतर तुझे काय प्लॅन्स आहेत? ट्वेल्थ नंतर काय काही नाही. माझं तरी सीएचंच चालू, बघणार आहे मी. तुझं कसं?

डिफिकल्ट पण असतं. पण सर आपले बोललेत ना कि केलं तर काहीही होईल. अरे यार आणि आता फेअरवेल पण आहे. पण आपण दोन वर्ष आधी सगळं लॉक डाऊन झालं. आपली टेंथ फुल ऑनलाईन गेली ना. हा ना. अचानक ऑफलाईन आपण शिकत होतो. अचानक मग ते ऑनलाईन झालंत. आणि प्लस सगळ्या गोष्टी न्यू होत्या आपल्या साठी. आपल्याला कधी असा एक्सपीरियन्स नव्हता हा ऑनलाईन टिचिंगचा. हा. झूम वगैरे ऍप आधी माहित पण नव्हते. नंतर अचानक ते ऑनलाईन झालं. मग आपल्याला सगळं शिकावं पण लागलं कसं ऑपरेट करायचं सगळं. हो आणि प्लस ती आपली स्टडीची मेथडच पूर्ण चेंज झाली पूर्ण. त्यामुळं पूर्ण स्टडीवर इम्पॅक्ट पडलेला. हो. कारण आपल्याला सवय नव्हती. आपण लहानपणापासून टीचर समोर असतात आणि आपण बसलेलो तसेच शिकलोय. फोन आपण कधी युज केलेच नव्हते आधी जास्त. हा आणि प्लस ऑनलाईन टिचिंगने ना प्रॉब्लेम पण खूप झाले. काही काही गोष्टी समजायच्या पण नाहीत. समटाईम बॅड इंटरनेट मधनं मधनं हा. आपण लॉगिन ला पण खूप प्रॉब्लेम व्हायचा. कारण नेट पण आपलं एवढं नसायचं. आपण नंतर वायफाय लावले. पण त्याच्या आधी तर आपण नेट वरतीच होतो ना. हा आणि प्लस आपले काही डाउट्स वगैरे असतील तर ते नव्हते होत आपले क्लियर.

हो ना. आपण लगेच पण विचारू नव्हतो शकत. आणि प्लस ऑनलाईनमुळे आपला पण हेच प्रॉब्लेम आपलं लक्ष नव्हतं लागत. आपण ऑनलाईन स्टडी करताना.

हा. आणि ते प्लस आपली बोर्ड झालेली नाही म्हणून जे डिजर्व नाही करत त्यांना पण काही पर्सेंटेज देऊन पास केलं. हो. अरे बघ ना माझी फ्रेंड आहे. तिला तर सिक्स्टी पण वाटत नव्हतं. तिला पण एटी पडले. हा. मग काय आणि जे डिंजरविंग आहेत त्यांचं हे होतं. त्यांचं नुकसान होतं अशा गोष्टींमुळे. प्लस आपली जी सीईटीची एक्झाम होणार होती. ती पण नाही झाली. हो. मी तर प्रिपरेशन पण त्याची चालू केलेली. सीईटी होणार होती. मग पहिले बोलले होणार. नंतर ती कॅन्सल केली. आणि आपले बोर्डचे मार्क बघून हे नाही बोलू शकत कि हा यांना एवढे पडलेत. सगळे बोलतात कि फ्री मध्ये भेटलेत हे मार्क्स. हा. कारण आपले अचानक ऑनलाईन होतंय. त्याच्यानंतर एक्झामच कॅन्सल केली. हा. आणि प्लस बोर्ड म्हणजे आपण ते एक्सपीरियन्स नाही केलं. त्यामुळे ट्वेल्थला आपल्याला भरपूर डिफिकल्टी फेस होणार आहे. कसं असतं बोर्डचं ऍटमॉसफियेर तिकडे तिथे मोठ्या हॉल मध्ये. हो. कारण बोर्ड एक्झाम नाही झाली तर आपल्याला तिकडे माहित पण नाही कसं असतं. प्लस हा आणि प्लस तिथे सगळ्या मेथड्स असतात. जे आपण टाइम मॅनेजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आपण टेंथला शिकतो थोडंफार आणि त्या ट्वेल्थला युज करतो. त्या पण आपल्याला युज नाही होणार आहेत. हो. कारण आपण टेंथ जर दिली असती. तर आपण प्रॅक्टिस पेपर वगैरे ते पण आपले झाले नाहीत. कारण आपण घरीच होतो. ऑनलाईनमुळे आपली आपल्याला प्रॅक्टिस पण करायला भेटली नाही. आपली स्कुलमध्ये प्रीलियम्स झाली नाही. त्याच्यामुळे आपल्याला लिहण्याची पण सवय नाहीये. हा बट एक गोष्ट चांगली आहे कि आपल्या क्लासेस मध्ये रेगुलर पेपर्स होतात. त्याच्यामुळे आपल्याला एक रायटिंग स्पीड, अन्सर करायचं वगैरे कळतं.

आणि प्लस आता आपल्याला रायटिंग स्पीड पण आपली वाढवायला लागणार आहे. टाइम मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे आपण. हो बरोबर. कारण आता इंग्लिश आणि मराठी लिहायची तर आता आपल्याला सवयच नाहीये. हो आणि प्लस आपण त्यांचा स्टडी पण करायला कधी मागत नाही. आपण नुसतं ओसी, अकाउंट्स, मॅथ्स याच्यामध्येच असतो. आपल्याला आपण त्यांच्यावरतीच फोकस जास्त आहे. इंग्लिश, मराठी तर आपण कधी घेतच नाही स्टडीला. आणि प्लस इंग्लिश मध्ये असं कळत नाही मला. मी कुठून स्टडी स्टार्ट करू? आणि काय काय करू? कारण कि ते खूप व्हास्ट विषय आहे. त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत ते सगळे कळायला लागतात. हा ना. कारण आपण टेंथला एक्झाम झाली ना. त्याचा पेपर पॅटर्न वेगळा. आताच पेपर पॅटर्न वेगळा.

हो. कसं परत बोर्ड्सचं